आंब्याचे झाडच नाही चिखलीमध्ये. चिखलीमध्ये आंब्याचे झाडच नाही.

जाम खोटं बोलतोस म्हंटलं. अरे बाप, जाम डायरेक्ट जाम. पोळी नाही आपल्याकडं जाम लावायला. जाम लावायला पोळी, जाम लावायला पोळी नाही आपल्याकडं. ये वाला जाम नाही असं म्हणजे असं बोलत नाही का आपण जाम डोकं दुखतंय जाम. तुम्ही चिखलीचे अशे स्पष्ट भाषा का बोलताय एवढं?

हम्म मग तुला वाटत नाही का? हा वाटून राहिले मले, चिखलीची मुलगी अशी कशी काय

चिखलीचे लोकं जाम डेंजर बोलतात माहिती असेल म्हंटलं तुला. चिखलीची अन बुलढाणाची सेम च आहे ना गं बाई एकच भाषा आहे ना?

एकदम वेगळंच बोलतात बाबा. हे पण समजत नाही मला. ते डॉक्टर मला म्हणे, उठ ना बाई गं बाई तू लवकर अशे म्हंटले तर मला समजलंच नाही ते डॉक्टर आहे म्हणून. मग म्हंटलं अरे तुमची लँगवेज एवढी थरकी होती म्हंटलं की मी तुम्हाला ओळखलंच नाही म्हंटलं तुम्ही doctor आहे ते.

तुझी जाम भाषा, तू कसं काय मुंबईला गेली गं?

सांगते. मी फिफ्ट सॅन्डर्ड मध्ये हॉस्टेल ला होते. फिफ्ट सॅन्डर्ड मध्ये गेली ह. टेंथ पर्यंत मी ला होते. होस्टेल

बरोबर? मग टेंथ झाली माझी मग इलेव्हन्थ ला कोरोना आला होता बरोबर?

मग त्यानंतर एक वर्ष मी मग अं जेव्हा कोरोना आला, तेव्हा माझा पेपर झाला एक महिन्यानंतरच मी इकडं गेली मुंबईला गेली. अह बिरला ला नंबर लागला तुझा?

मग गावाला पेढे वाटले नाही. मी त्या कॉलेज मध्ये पैसे भरले. पेढे मी वाटत नसते कुणाला. मग माझा त्या कॉलेज ला नंबर लागला. मग मी त्या नंबर ला होती. ईलेव्हन्थ टुवेल बिरला कॉलेज मध्ये मला वाटतं स्टार लोकांची अं मुलं जातात ह. आत्ता नाही आलीत तीन वर्षांपासनं पण लता मंगेशकर आलेली आहे. अशा भोसले आलेली आहे. परत सांगते. अं हा आलेला आहे स्वप्नील जोशीची सिस्टर का कोणतरी आली त्यांची फॅमिली आलेली आहे. परत ते बर्वे माहिती आहे का तुला, सुनील बर्वे का काहीतरी नाव आहे बघ त्यांचं.

नितीन बर्वे. मी तुला फोटो पण पाठवला होता सरांनी माहिती आहे का आत्तापर्यंत लग्न नाही केलेलं.

म्हणजे त्यांना ती कोण आशा की लता कोणतरी आवडत होती वाटतं पण म्हणून त्यांनी लग्न नाही केलेलं. त्यांचे खूप सारे फोटो आहेत चौकात. हा, त्यांना आवडायची पण त्यांनी लग्न नाही केले, या बाया बी सिंगल च राहिल्या. म्हणजे त्यांना त्यांच्यासाठी लग्न नाही केलं त्यांनी, कारण त्यांची आवड एकच होती असं. नाही, क्रश होती ती त्यांची बाकी नाही. त्यांचे खूप सारे फोटो आहेत माहिती आहे का सोबत. आम्हाला पहिले विश्वासच नव्हता. ते फर्स्ट लेक्टर घ्यायला आले होते जेव्हा एलेवन्थ ला होते पार्टी वगैरे होती ना तेव्हा रोझ वगैरे दिलेलं आम्हाला. अरे बाप, खूप मोठ्या शाळेमध्ये शिकली का हून तू त्या?

हम्म तेच ना स्कूल पण आहे, कॉलजे पण आहे. तर बिर्ला कॉलजे मधली हो.

कोणीपण घेऊ शकतं नंबर लागतं ना. एवढं सारखं कशाला देतो आम्ही. ते हिन्दी मेडीयम वगैरे मूव्हिस बघितल्या का नाही कधी? त्यामध्ये कसं लाईन लावावी लागते तसंच आमच्या कॉलेज मध्ये आहे माहिती आहे का? त्या कॉलेज मध्ये केली ना तू ते पासआउट ची डिग्री असंन तुझं मग डिग्री

हा, लिविंग कशाला अजून शिकते ना तिथं मी.

फर्स्ट ईअर ला आहे ना मी.

B. Com घेतलं का तू? कॉम्पुटर एइंजिनिअर तुला?

पण मला बिसिनेस नाही करायचंय, बिसिनेस नाही करायचंय.

मला तीन काय माहिती काय करायचंय पण ते लॉयर साठी ट्राय करेल मी त्यासाठी या B. Com करणारे. म्हणजे B. Com करता करता टायपिंग करणारे थर्टी, फोर्टी मग ते एइंग्लिश मराठी असं करणारे, मग त्यानंतर सर्व करणारे कंप्लेंट असं मग कोर्स करणारे CA चा वगैरे.

हा यार, तू तुझे पप्पाचं सरनेम काय आहे? म्हणजे सॉरी तुझं सरनेम काय आहे? पप्पांचं सरनेम नाव काय? माझी मावशी लागलेली मध्ये. सुनीता जाधव. सुनीता मघारी सर याचा सध्या. माझे पप्पांचे सरनेम काय अंबादास. ए गप्प तुझे पप्पाचं नाव हे ते.

पप्पांचं नाव प्रकाश आहे.

काढ ना सगळी इंफॉर्मशन काढ. ओ पप्पा, आत्ताच मी व्हायच्या पहिले लागलेले म्हणजे आता मी समजा चोवीस वर्षं तिथं अं सव्वीस-सत्तावीस वर्षं झाले असतील लागून. बाप रे बाप. खूप जूने वकील आहेत यार तुझे पप्पा. मी करणारे आता मी लॉ करणारे मी आता.

आत्ता नाही बरं? पहिला जाम डेंजर आहे. हो sir मी तुम्हाला नाई का, पूर्ण कागदपत्र ते देतो. मंग तुम्ही करा तुमच्या हिशोबाने loan पूर्ण काये. हा ना sir चालेल ना. तुम्ही सगळं मला detail द्याला, व्हाट्सअपवर डाला तुम्ही. मी आता office मध्ये बघतो, तुम्हाला कित्त loan assign होतं. आणि सगळं तुम्हाला सांगतो. तुम्हाला सगळं वगैरा सहित, ते होतं न, सगळं सांगतो. आम्हाला, तुम्ही tension नका घ्या. सगळं आपण करेल आणि येतो systematic करेल सगळं.

का आपल्याजवळ शेतीपण आहे, त्याच्याजवळ loan भेटणार का आपल्याला शेतीवर? हा भेटेल न, शेतीवर तुम्हाला loan भेटेल न. कशाय कशाची loan पाहिजे तुम्हाला शेतीवर? जगाचं पाहिजे का? च loan पाहिजे, का पाणीचं loan पाहिजे का, light चं loan पाहिजे? तुम्हाला कशाचं ला loan पाहिजे खेती वर? Sir आपल्याला loan पाहिजे. कशाचं पण loan पाहिजे. आपल्याला नाई का सध्याला, व्याज कमी असलं ते, शेतीवर पाच की किती टक्के राहता ना sir. ते loan पाहिजे आपल्याला. आता मला त्याचं नाव नाई माहित, अं तुम्हाला माहित असेल तर ते पाच टक्के व्या व्याजाचं, अं एक वर्षाचं, त्याच्यावर आपल्याला पाहिजे ते loan. हां त्याच्यावर वर असतं ते. वर तीन टक्काचं असते. आणि दोन टक्काचं असते. पण, ते कसंय माहिती का, ते बी कसं होते. तुमची बिकून जा बिकून जाईल ना, अं तुमचं ते profit आईल, ते pro profit वर दोन टक्का-तीन टक्का असते. पण जास्त हे तो शेतकरी कसा करतो माहिती का, म profit कमीचं आहे दि दिखावते ते. जसं कि यांचं पाच हजारचं profit profit दिखाऊन अं आणि तीन टक्का अं उलट ती तीनसो रुपये तर त्याला, government ला देऊ.

आणि तुम्ही तो profit कम दिखाऊन आणि कम अं देऊन पण चालेल असा. हो sir ते सगळं सहीये. त्याला काय-काय लागणार? त्याला RC card पण लागणार का? sir ते r r RC return ते वगैरा काय-काय म्हणून त्याला? आजूक, त्याला कोणते कोणते paper लागणार sir? आजूक त्याच्यावर किती आपल्याला किती loan भेटणार, कव्हा भेटणार? आपल्याला त्याच्यावर जास्त loan पाहिजे sir. हां त्याचं कसंय माहितीय का? अं तुम्हाला तो शेत शेतीचे जे हे ना paper अं लागेल. तुमचा तो light bill लागेल, आणि तुमचा तो ration card लागेल. अं अजून तुमचा Aadhar card पण लागेल. अं नंतर तो कसंय, तुमची तो शेत अं शेतकरीमध्ये मतलब शेतांमध्ये तो कित्ते-कित्ते तो हे तो तुम्ही उगवलेली आहे? किती परे पेरलेलीय तुम्ही? त्या सगळ्याचा data लागेल. आणि अं वर्षाला तुम्ही तो कित्ताचाय अं तो पिकवून देलेलंय त्याचा data लागेल. आन त्यानंतर तुम्हाला तो, वीस-पच्चीस लाखचं loan भेटेल वर.

अं चाळीस लाख तुम्हाला loan भेटतेयं आणि चाळीस लाखला आठ टक्केचं तो व्याजदर असते. अं जास्त नाहीये. जिथं तुम्ही वर loan घेतेय ना, ते दस टक्के दस टक्केचे, अं खालीच असते. आणि कसंय माहितीय का, तुमची खूप मोठी असते, दस एक्कर-पंधरा एक्कर असती जर, तो तुम्हाला दोन करोड- एक करोड प पट अं loan भेटते. पण कसंय माहितीय का? आतमध्ये जे कर्मचारी असते ना, government चे कर्मचारी. ते तो, खूप हे तो घेते ना. तो त्यामुळे तो, आपल्यालाय तो एक करोड-दोन करोड आपल्याला तो loan assign असते. आणि देड करोड आपल्या हातमध्ये येते. असंय. ते पचास लाख हे तो, ते सगळे तो बाटून अन, खाऊन जाते ते कर्मचारी. असंय ते loan भेटल्यान. हो sir आपल्याजवळ दहा एकर शेती आहे. पण तेपण जालना highway road वर आहे दहा एकर शेती. त्या त्या जमिनीवर आपल्याला जास्तीत-जास्त loan मिळलें पाहिजे. तर तुम्ही म्हणू लागले, ते मधले लोक ते खाऊन जाते. आता पन्नास लाख म्हणजे, लय कमी रक्कम नाहीये. ते लय मोठी रक्कम आहे sir. म्हणून आता आपल्याला कमीत कमी पन्नास लाखाचा तर loan भेटणार ना. पन्नास लाखाचं आपण loan घेऊ. त्याचं हफ्ता, त्याचं काय महिना येईन, काय वर्ष येईन? तेपण बघू sir. त्याला किती टक्के व्याज लागणार, त्याला काय-काय लागणार? ते आता सगळं तुम्ही सांगा मला. त्याला काय-काय लागणार, किती वर्ष लागणार. ते किती वर्ष मध्ये nil होणार? असं तसं, सांगा sir त्याबद्दल काहीतरी माहिती. नाई ते वर कसंय माहितीय का ते न सालाला देऊन लागते. आपल्याला म महिन्याच्या ने असते ते. ते तो, एक सालला तुम्हाला आठ टक्के-सात टक्के असं असते ते. आणि ते वर असते. तुम तुमची ला उ उगवायलायला दोन दोन साल लागते-देड साल लागते. त त्यानंतर ते, उगल्यानंतर, ते तो तुम्हाला देऊ लागते त्याचं, पहिले तो, नाहीये असं त्याच्यात. पण कसंय माहितीय का ते पण आहे तो कमी असते. तुमच्या profit वर ते तो असते. तुमचा तो profit जास्त होले,

त तुम्हालाय तो दोन टक्का government ला द्यायचे. आणि loan चे जे पैसे असते तुमचे पचास लाख रुपये, तेपण हे नाई देलं तर पण चालेल ते, असंय. तुमचा कधी loss जातो तो. आपण काय करू शकतो माहितीय का? आपुन हे तो loss दिखाऊन शकतो त्याला, की आपल्याला loss झालेलाय खूप मोठा loss झालेलाय. सगळी उगलेलीय. अं सगळी हे तो बरबाद झालेलीय आपली. आणि ते loan पण हे तो assign करू शकतो. असंपण करू शकतो आपण. पण आता तुमच्यावर ते कसं करायचेय, काय करायचेय. हो sir ते तुम्ही सांगू लागले ते, सध्याला बरोबरे. मंग आपुन तसं केलं, तर आपला CIBIL bad होणार न sir? नाई ते च्या तो CIBIL वर काई effect नाई पडत. कसंय माहितीय का, ते तुमची जे बरबाद झालेलीयं. त ते कशाचेमुळे बरबाद झालेलीयं ते माहितीय ना तुम्हाला? कभी मौसमवर बरबाद झाती, कभी जास्त पाणी गिरलं त बरबाद झाती. ते तुमचे CIBIL वर काही effect नाई पडेल ते. हे कसंय हर शेतकरीलाय ना तीन-तीन अं तो ते बरबाद होण्याची, माफ असते ते. त्याच्यावर अगर ते जातं, तं त्यानंतर तुम्हाला ते penalty बसते. आणि तुम्हालाय तो काय तो हे तो मोठा बसते. आणि तुमची तो, आधी जे जमीन असतील, ते जमीन तिथं एक एक्कर-दोन एक्कर जातं ते असंय ते.

हो का sir? मंग आपण करू ते. तुम्ही काय सांगू लागले पण, तेपण करू आपुन. हां ते तसाचं करेल आपुन. कसंय माहितीय का, तुम्हालाय तो, तुमची पहिली बारी होती ते loan ची. आणि तो आपुन काय करू शकतो? तुम्हाला खूप मोठं loan अं भेटण्याची आशाय म्हणायची तो आशंकाय. कसंय तुमची खूप मोठी जमीन आहे न? दस एक्कर, तर खूप मोठी जमीन आहे तुमची. आणि त्या दस एक्करमध्ये तर तुम्ही, आठ एक्कर आणि पाच एक्करमध्ये पण पेरतोय न. त तुम्हालाय तो एक करोडची पण loan पण assign होतो तुम्हाला. त तुम्ही दस एक्करमध्ये जर पेरतोय त तुम्हाला देड एक्कर आहे तो, देड करोड रुपये तुम्हाला assign होते. पण कसंय माहितीय का अं तुम्हाला?

तुम्ही हे तो, अं आणि तुमचा तो contact हे तो त्यांच्याकडे तो राहील पाहिजे, एक-दोन एक-दोन महिन्यात. त्यानंतर तुम्हाला loan assign हो होईल. त तुम्हालाय तो ते कर्मचारीलाय तो चाय-पानीला, देऊ लागते, पाच हजार, दस हजार, पंधरा हजार असं. त तो तुम्हाला loan हे तो fast येतो, pass करतो. हो sir हेपण करू आपण. ते आपले अं जमिनीवर पण करू, आपले घरावर पण करू. आजूक, सध्याला आपल्याजवळ car पण आहे. एक मोठी car हे फॉर्च्युनर. त्यावर आपल्याला पण loan पाहिजे sir. त्या अं फॉर्च्युनर गाडीवर आपल्याला दहा-पंधरा लाखाचं loan भेटणार का sir? अं ते हफ्ते वगैरा सगळे nil हे. गाडीवर case पण, काईपण नाहीये. मिळेल न sir मिळेल न. तुमच्या तर गाडीचे कागदपत्र बघून तुम्हाला loan पण मिळेल न. पण तुम्हाला कशाचं loan पाहिजे sir त्याच्यावर? अं तुम्हाला तो तस काम करायचं असते, तुम्हाला काय करायचं तो car ला? Sir आता सध्याला, आपल्याला एक मोठं फार business उघडायचंय. त्यामुळे आपल्याला इतके पैसे लागू लागले. म्हणून मी loan घेऊ लागलोय sir. आता ते car वर आपण loan घेतनार लेनार. त त्यालापण document sir same लागणार का वेगळे-वेगळे लागणार? नाई sir सगळेला सगळे एक process ला वेगळे-वेगळे document लागणार. कसंय माहितीय का अं घराला वेगळे लागणार. आणि खेतीला वेगळे लागणार आणि car वेगने वेगळे लागणार. हे तो सगळ्यांची pro process पण वेगळी-वेगळी असते आणि document पण वेगळे-वेगळे असते सगळ्याला. त त्यासाठी आपल्याला loan हे तो वेगळे-वेगळे लागणार. Document वेगळे-वेगळे लागणार. हो sir तुम्हाला car पण आणून दाखवतो तुमच्या company मधी. तुम्हाला अं car पण दाखवायला आ आणतो. आजूक, तुम्हाला घराचे पण paper दाखवतो sir. आजूक तुम्हाला आपलं शेतीचे पण paper दाखवतो. मंग तुम्हीपण या इकडे. आपला flat पण बघा. हे flat वर किती loan भेटणार, काय भेटणार? आता तुम्हाला, तुम्ही शेतीचं सांगितलं, का आपल्याजवळ दहा एक्कर आहे. तुम्ही सांगितलं आता त्याच्यामध्ये आपण पन्नास लाखाचचं loan घेणार. आजूक flat वर दहा पंधरा-वीस लाखाचं loan घेणार. आता गाडीवर पंधरा-एक लाखाचं loan घेणार. सध्या मंग, मी तुम्हाला येतो संध्याकाळी भेटायला office मधी sir हा sir चालेल ना, या ना तुम्ही. सगळ्याच तुम्हाला सगळं सांगतो आम्ही, कसंय काय. तुम्हालाय तो, भेटवून देतो आमचे दोन-तीन कर्मचारी सोबत. अं मिळवून देतो आम्ही. तुम्ही बोल बोलणं करा त्यांच्यासोबत. सगळं आपल्याला जे काहीतरी, तुम्हाला problem असते तुम्हाला. तुम्ही contact करा. काय तुम्हाला लागेल पण मला contact करा. हाय का नाई? जाईल sir ते, लवकर जाईल ते loan करून, देतो तुम्हाला लवकर. हो sir चालेल. तुम्हाला आता, तुम्हीचे आमच्याजवळ, काय तुम्हालाचं करावयला लागणार हे loan success वैगरे. काय sir, पूर्ण तुमच्या हातामध्ये हे sir. आजूक तुम तुमची processing fee वगैरा काई आहे का sir? तेपण सांगून द्या ना. नाई-नाई sir आमची काई नाहीये. तुम्ही tension नका घ्या. आपुन सगळं loan हे तो, जास्त-जास्त जल्दी करून देणार. आणि processing fees काये आपली, घराची बात आहे sir ते. आहे का नाई? तुमचं तो लवकर होई होणार loan ते लवकर, आम्ही करून, करू शकतो.

हो sir आपल्याला किती दिवसामध्ये भेटणार हे loan? ते तर process वरे. अं ते process लवकर जर अं होणार, ते लवकर verify जाणार त तुम्हाला लवकर loan भेटणार. अं त process जर अं delay जाणार तो, verification पण delay जाणार. आणि तुम्हाला loan पण delay मिळणार. कसंय ते तो process हे. आम्ही हे तो बात करू शकतो आणि त्याला बघू शकतो आम्ही. हो sir आता मंग बघू मंग आता. तुम्ही करा आमचं काहीतरी काम हे. चला sir, धन्यवाद! हा sir. धन्यवाद धन्यवाद!

माझे सत्याचे प्रयोग. खंड पहिला. जन्म गांव कुटुंब प्रथम तरी किराण्या मालाचा व्यापार करणारे असावे असे समजते. परंतु माझ्या आजोबांपासून गेल्या तीन पिढया ते राज्यकारभार करीत आले आहे. उत्तमचंद गांधी उर्फ ओता गांधी दृढनिश्चयी असावेत असे दिसते. राज्यप्रकरणी लटपटीमुळे त्यांना पोरबंदर सोडावे लागले व त्यांनी जुनागडच्या राज्याचा आश्रय घेतला. त्यांनी नवावसाहेबांना डाव्या हाताने सलाम केला. या उघड दिगर्णा या अविनयाचे कोणी कारण विचारले तेव्हा जवाब मिळाला, उजवा हात तर पोरबंदरला देऊन चुकलो आहे. आता गांधीची एकामागून एक दोन कुटुंबे झाली. पहिल्याचे त्यांना चार मुलगे होते आणि दुसऱ्याचे दोन. बालपणीची आठवण करता ते बंधू सावत्र असावेत अशा तर्हेची कल्पनाही मला होत नाही. त्यापैकी पाचवे करमचंद उर्फ कबा गांधी व शेवटचे तुलसीदास गांधी. उभयता बंधूंनी आळीपाळीने पोरबंदरमध्ये कारभा-याचे काम केले. कबा गांधी हे माझे वडील. पोरबंदरची दिवाणगिरी सोडल्यानंतर राजस्थानी कोटांत सभासद होते. नंतर राजकोटला व काही कळ काही काळ व वाकानेरला दिवाण होते व मृत्युसमयी राजकोट दरबारचे pensioner होते. कबा गांधींचीही एकामागून एक चार कुटुंबे झाली. पहिल्या दोनपासून दोन मुली झाल्या. शेवटच्या पुतळीबाईपासून एक मुलगी व तीन मुलगे. त्यांतला सर्वात धाकटा मी. वडील कुटुंबप्रेमी, सत्यप्रिय, धीट, उदार पण रागीट असे होते. काही अंशी विषयासक्तही असावेत. त्यांचा शेवटचा विवाह चाळिसाव्या वर्षानंतर झाला होता. ते लाचेपासून दूर पळत, त्यामुळे शुद्ध न्याय देत अशी आमच्या कुटुंबात व बाहेरही बोलवा होती.